येथे आपल्याला रस्ता दिसत आहेत. दोन झाडे दिसत आहेत दोन बिल्डिंग ही दिसत आहेत. दोन सोसायटी दिसत आहेत. तार्‍याचे भरपूर अडचण दिसत आहे.

एथे पायर्‍या दिसत आहेत एथे तीन ते चार मला पायर्‍या दिसत आहेत बॉक्स ऑफिस आहेत इथे.

या चित्रीकरनामधे आपल्याला एक मोठ मंदिर दिसत आहे व मंदीराच्या तिथुन जाताना आपल्याला दोन पायर्‍या दिसत आहे है जुन्या काळाच मंदिर आहे असे मला वाटत आहे निळे-निळे आकाश दिसत आहे झाडे दिसत आहे हिरवी घर दार अशी झाडे आपणास इथे दिसत आहे.

या चित्रीकरणामध्ये आपल्याला हिरवी हिरवी झाडे आहे मधोमध झेंडा आहे.

चित्रीकरना मध्ये मला या चित्रीकरना मध्ये मला आ भरपूर भरपूर खूर्च्या मांडलेल्या पांढर्‍या रंगाच्या दिसत आहे.

मला ए मला एक मोठ घर दिसत आहे व त्यावर एम्ब्युलेन्स अस लिहलेल--

त्याच्या आत वर एक एम्ब्युलेन्स आस लिहलेल आहे भरपूर मला पायर्‍या दिसत आहेत झाडी झुडपे मला भरपूर दिसत आहेत खांब दिसत आहे निळ-निळे आकाश दिसत आहे.

चित्री करना मध्ये मला या चित्री करना मध्ये मला मोठे झाड दिसत आहेत तार दिसत आहेत व एक माणूस बसलेला दिसत आहे.